हा मग आपण एक काम करूना खायला प्यायला अह कधी कधी जायचं मग तिथे खायला प्यायला काही असत का नाही अह जवळ पास काही म्हणजे असतात ना छोटी छोटी ठीके वगैरे असले तरी काही problem नाहीये बघू जस जमलं तस तू फक्त काय कर sunday ला free रहा

खराब आहे का हा car असली असती तर मज्जा आली असती मग नाही तस bike पण पाहिजे होत पावसाळ्यात

चांगलंय म्हणजे चांगली चांगली ही निवडली अरे लयी मतलब त्यांना थोडीशी queryacity आहे फिरायचं कमी आहे पण त्यांना तिथलं ते knowledge gain करायचंय म्हणून ते अह म्हणताय ते

session चालूये आता session चालूये okay भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास बावीस प्रमुख भाषा व स दो सातशे वीस बोलबोल्या बोलल्या जातात. भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणून भारताला कृषीप्रधान देश म्हणतात. शेतकरी भारताचा कणा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे सतरा percent योगदान आहे. शेकऱ्यांमुळेच भारत हा आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. याशिवाय दरवर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते. भारतीय शेतकऱ्याचे अर्थव्यवस्थेत एवढे मोठे योगदान असताना देखील त्याची अवस्था आज दैनीय आहे.

शेतकरी व त्यांचे कुटुंबांला दोन वेळेचे जेवण मिळणेसुद्धा कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला हवी. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं प्रशिक्षण द्यायला हवी. शासनाने त्यांना धाधान्य योग्य मिळावे योग्य भाव मिळवून द्यायला हवा. नाही तर तो दूर नाही जेव्हा आपण खाद्यनिर्यात देशापासून खाद्यआयात देश ब बनून जाऊ. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारताच्या या खाद्यसंपत्ती मात्र मागे शेतकऱ्यांचे मोठे मोलाचे योगदान आहे. भारती ही शेतकऱ्यांची भूमी आहे. आपल्या देशातील बहात्तर Percent लोकसंख्या गावांमध्ये राहाते व शेती करते. भारतीय शेतकऱ्याच्या सर्वपणे सन्मान होतो. मात्र शेतकरी संपूर्ण देशासाठी खाद्य उगवतो. शेतकऱ्याचे जीवन अतिशय व्यस्थ असते. शेत नांगरणी, बी लावणे, रात्रंदिवस शेतीची राखण करणे, इत्यादी कार्यांमध्ये शेतकरी कायम गुंतलेला असतो. शेतकरी सकाळी लवकर उठतो व आपले बैल आणि इतर सर्व सामान घेऊन शेताकडे निघतो. तासंनतास तो शेतात काम करतो. शेतकऱ्यांच्या घराची इतर लोकसुद्धा शेतात त्याची मदत करतात. शेतकऱ्याची जे जेवण अतिशय साधे असते. बरेचसे शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढतात. दुपारी शेतकऱ्यांच्या घरून त्यांची पत्नी किंवा दुसरे कुणी तरी जेवण घेऊन येते. शेतकरी जीजेवण करून काही minute च्या विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होत नाही. शेतकऱ्याचे जीवन खूपच साधे असते. त्याचा पेहराव ग्रामीण असतो.

चा नारा दिला होता. त्यांनी म्हणले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे. म्हणून आज शेतकऱ्याला सरकारद्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी. त्यांना शेताचे सर्व आधुनिक तंत्र व कीटकनाशके उपलब्ध करून द्यायला हवी. स्वातंत्र्य भारताच्या अनेक वर्षांनंतरही शेतकऱ्याची स्थिती जशीच्या तशी आहे. बऱ्याच शेतकरी कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण आहे. ज्यामुळे दरवर्षी अनेक शेतकरी ्आत्महत्या करतात. तर दोन हजार पंधराच्या एक report नुसार देशातील शेतकरी आत्महत्या दरात घट झाली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नष्ट झालेल्या पिकाबद्दल योग्य भरपाई देण्यासाठी कायदेही बनवले आहेत. दरवर्षी शेतकऱ्याच्या बँक खात्यात ठराविक रक्कम केली जाते. ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थितीला थोडाथोडाफार का होईना, पण मदत होते. भारताला कृषीप्रधाकृषीप्रधान देश म्हटले जाते. अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती हाच आहे. शेतकरी हा संपूर्ण दिवस शेतात काम करतो. ऊन, वारा, पाऊस इत्यादींची पर्वा न करता आपले कार्य करीत असतो. शेतकरी कठीण परिश्रमाचे प्रतीक आहे. त्याच्यात फार संयम असतो. वर्षभर शेतात काम करून तो आपल्या कष्टाच्या फळाची वाट पाहत असतो. शेतकरी आपले जीवन सन्माने जगतो.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 पिकाला पाणी देणे, ऊन वाऱ्यापासून आपल्या पिकाचे रक्षण करणे इत्यादी अनेक कामे शेतकऱ्याला करावी लागतात. शेतकरी त्याचे पीक अनेक नैसर्गिक आपत्त्यांपासून संरक्षित करतो. पशू, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादींपासून तो आपल्या पिकाचे रक्षण करतो. शेतात सुंदर बहरलेल्या पिकांमागे शेतकऱ्याची शेतकऱ्याची शेताशेताविषयची भक्ती, प्रेम आणि परिश्रम एक शेतकरी संपूर्ण जगातील मानवाला अन्न पुरवण्यासाठी आपले जीवन व्यतित करतो. दिवसभर शेतात काम केल्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर शेतकरी आपल्या घरी पोहोचतो. ज्या वेळी तो घरी पोहोचतो, तेव्हा तो अत्यंत थकलेला असतो. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. हा आनंद त्याच्या कष्टाचे फळ असते. कोणत्याही देशाच्या यशासाठी शेतकऱ्याचं योगदान फार महत्त्वाचे आहे. शेतकरी आपल्या प्रयत्नांची

उपयोगात आणण्यासाठी आणण्यासाठी शासनाने प्रोत्साहन प्रोत्साहित करायला हवे. आधुनिक पद्धतीने के केलेली शेती त्यांना कमी कष्टात जास्तीजास्त

शेतकरी अं आपण सर्वांसाठी एक उदाहरण आहे. म्हणून आपण सर्वांची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना शक्य होईल तशी मदत करायला हवी.

तो दिवस तो अं घाम गाळून शेतीत काम करत असतो. त्याच्या तो अं त्याच्यातून आपल्याला तो थोड़

शेतकऱ्याला अन्नदाता भारत हा खेड्यांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि खेड्यांमध्ये राहाणारे लोक मुख्यता शेतीत गुंतलेले असतात. शेतकरी शेतात धान्य पिकवण्या रोजीरोटीसाठी खूप कष्ट करतात. शेतकरी शेतात धान्य पिकवतात आणि पिकवल्यानंतर ते धान्य जवळच्या मंडीमध्ये विकतात.

जय जवान जय किसान अशी घोषणा दिली. खेड्यांमध्ये अशी कुटुंबीय आहेत, जिथे प्रत्येक सदस्य शेतीमध्ये सामील असतो. आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

बाभारतात समाजाची निम्म्याहून अधिक भाग शेतीवर आधारित आहे. इतर व्यवसायांप्रमाणे शेती हा देखील आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय शेतकरी कष्टकरी आहेत. भारतात शेतकऱ्यांची परिस्थिती तितकी चांगली नाही. स्वयंरोजगारानंतरही समृद्ध जीवनासाठी त्यांना मिळालेल्या फायद्याचे Margin खूप कमी आहे.

यामुळे आपली आपली देशातील शेतकरी देश देशातील शेतकऱ्यांच्यी अं संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण की यामुळे इतके काम करूनही त्यांच्या त्यांना मोबदला पाहिजे तसा मोबदला भेटत नाही. शेतकरी दिवसभर राबराब राबतात पण तरही त्यांच्या पीक अं पिकांना त्या अं पाहिजे तेवढा मोबदला भेटत नाही. यामुळे आता शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे.

हा, यायलंय की. काय झालंय?

आवाज येई ना झाल्त व्हय? मग काहीतरी ते जरा network issue आला असेल. हम्म मग आवाज येईना झालं म्हणून मी cut केला नंतर phone. हा, हा, हा. असं झालंय व्हय.

हम्म काय माहित म्हणजे. ते network च्या network तुझ्यामध्ये खराब येतंय का? माझ्यामध्ये खराब येतंय, काय माहित? हा, ते आता काय. कुठं असेल issue चालू असेल network चा.

अह दहावीनंतर अह म्हणजे विद्या students ना अकरावीला PCM घ्यायचं असलं तर त्याचा सोबत electronics असतं नंतर, computer-science असतं.

हम्म नंतर अह PCB घेऊ शकतंय. PCB सोबत अह crop sciencefishery.

आणि नाहीतर मग अह general घ्यायचं. General मध्ये PCMB.

होय general. तुमच्याकडे ते crop science आणि fishery तेन असतंय होय सगळं? हा crop crop science असतं. Fishery असतं. आमच्याकडे तेवढं-तेवढं असं म्हणजे variety मध्ये नसते बाबा. आमच्या इकडे Extra मध्ये कुठला विषय टाकायचा असला तर electronics असतंय. परत geography असतंय. मराठी असतंय. IT असतंय. एवढंच असतंय विषय.

असे एवढे specific नसतात. जे

आणि grant वर पण असतं रे, जर college ला जर अह grant भेटला असला fishery चं, crop science चं.

हम्म तसं असतं बरोबर. आणि पोर पण दरवेळी जायला पाहिजे की रे तसलं शिकायला. दरवेळी कसं पोरं गेली नाही म्हणल्यावर ते अं ते पो अं काय करणार शिक्षक तर. हम्म आणि अं म्हणजे कसं असतंय, College मध्ये जर ठराविक संख्येच्या म्हणजे, अं कसं असतंय एका college मध्ये जर अह हजार संख्या पार केली. College ना,

तर मग, त्या college ला पहिल्यांदा computer science घेतल्यानंतर Electronics येतं. नंतर crop science येतं. नंतर अं fishery येते. नंतर असं असं वाढत जातं. हा, तेच की जसं हळू-हळू वाढत जातं असतं रे.

हो, हो. हळू-हळू तर येत असते रे मग. हम्म माझ्या मित्राने तर काय किती एक म्हणजे अह जेवढे पण मित्र होते माझे त्यातल्या एक ऐंशी टक्के मित्रांनी तर अह PCB घेतलं होतं.

हा सगळं NEET, NEET, NEET, MBBS, MBBS, MBBS

ते तुमच्या side ला हाय पण ना रे ते. ते famous आहे ना ते college. हा, मोठं वापरायची त्यांना. हम्म तेच की

त्यामुळे सगळे जिकडे इकडं-तिकडं म्हणजे जे, area जो जास्त famous चं आहे रे. ते व्हायचं doctor व्हायचं असलं की तिथं जायचं. आणि तिकडं हायत जवळ हाय म्हटल्यावर तर doctor व्हायच्या ह्यांचातच असणार रे ते

हम्म होय, तेच की म्हणजे. अं दुसऱ्या-दुसऱ्या राज्यातनं. जिल्हा जिल्हा तर ठीक आता, आधी जिल्हा होतं. आता तर दुसऱ्या-दुसऱ्या राज्यातनं पण येईला लागलेय ना. तेच की अगोदर मी अह होतो नववी-दहावीत तर, अह आपल्या महाराष्ट्रातून यायचे हळू-हळू. आता तर, पूर्ण भारतातून कुठून कुठून पोरं येतात आता. हम्म आता दुसरं दुसरीकडनं, दुसऱ्या राज्यातून जे पोरं येतात ना. ते अह जरा famous झाले न आता.

हो, नाव बी चांगलंय. सगळंच अं म्हणजे

हा, सगळ्यात main म्हणजे result येतं ना त्यांचा दरवेळी. हा result येतं. आणि अगोदर कसं. म्हणजे engineering-engineering करून जे PCM करा आधी. IIT, MIT ला जा. म्हणजे preference जास्त होता. आता MBBS doctor वेग-वेगळे doctor वेग-वेगळे फक्त एवढीच नावं त्याला आता हाय. तेच की. होय. हम्म बाकीचं काय आता. थोडं, म्हणजे अह बाकीचं कसं B com M com केलं तर अं कोण भाव दे ना झालंय. हम्म अं तेच, तेच. CA एवढं तरी काय भाव देत नाही आता. तेच, त्या degree एवढं काही हे नसल्यासारखं. Degree तर कराय पाहिजे ना. हा, होय. आणि मग आपलं हे, अह तुझं, अह हे आपलं आपलं काय board ची परीक्षा झालीच नाही. हो, COVID मूळ. पहिल्यांदा आम्हाला काय म्हणले माहित आहे का?

हम्म होय-होय आम्हाला पण असच जे board च्या paper च्या time ला आमच्यकडून एवढं असं practise करून घेतलेली. म्हणजे अह अं असं जे एवढं आम्ही ते paper देणं. आधी किती माहिती आहे काय? Board च्या परीक्षा आलं आता असं समाज की कुठलातरी विषय धर काय, आता गणित समज. मग आता गणितच विषयाचं आता त्यांनी आमच्याकडून अह चार ते पाच वेळा गणिताचं paper board च्या परीक्षेचा आधी सोडवून घेतलेलं सगळं.

ते अह म्हणजे board चे papers मार्चमध्ये असते ना. तर मग आम्हाला जानेवारीमध्ये सांगितलं होतं की board चे papers अवघड असेल ह्यावर्षी. जरा हा, हा, हा. की अभ्यास करा चांगला, पण नाय.

तर तर अह नंतर अं किती एक वीस ते पंचवीस दिवस अभ्यास केला असेल, नंतर लगेच कळालं, की अह paper काय होणार नायत. हा, पुढे ढकललं. होय. नंतर मग postpone होत गेली म्हणून आलतं ते Postpone केली आणि मग कधी टाकली होती? मार्च एप्रिल-एप्रिलमध्ये मी paper टाकले होते बघ. हम्म होय. Postpone केली एप्रिलमध्ये. पाठवले त्यांनी paper मग अं एप्रिल आला. एप्रिलमध्ये लगेच सांगितलं की, अह असं-असं तुमचे paper होणार नाही. आणि हा, pattern काय होता marks चा बघ, दहावीचे mark. हा, दहावीचे mark आणि अकरावीचे mark निवडले जाणार.

हम्म तेच की ते होय आता. ते बारावीच्या परीक्षेचं, type board च्या परीक्षेचं ह्याच्यात तर किती आमच्याकडून paper बिपर सगळं लिहून-बिहून घेतलेले. आणि अह रोज आम्ही सकाळी असं म्हणजे board ची परीक्षा असणार म्हणून, ते college ला जाणार. आम्ही सकाळी रोज नुसता अभ्यासाला जाणार college ला. सकाळी जाऊन वाचत बसायचं ते संध्याकाळपर्यंत नुसतं वाचायचं, लिहायचं. काय म्हणजे तुमचं, शिकवणार तर काही नाहीतच. तुम्ही जाऊन नुसतं स्वतःच्या परीक्षेचा अभ्यास करायचा. लिहून-लिहून सारखा अभ्यास करायचा. लिहण्याची पण practise होते ना तसंच. हम्म आम्हाला काय एवढं strict केलं न्हवतं board चा paper ला.

हे board चा अभ्यास करा. हे करा, ते करा. आणि काय आमच्या college मध्ये नव्हतं जास्त करून. तुम्हाला करा वाटलं तर करा, नाहीतर अह नका करू असं मत. हा अह हा.

College च सगळं वेगळं असायचं ना. म्हणजे त्या दुसऱ्या परीक्षेत जे, दुसऱ्या paper च पण अभ्यास करायचा सारखं-सारखं ते

हम्म ते पण असायचा बरोबर. हम्म तेच की अन ते-ते सगळं ते पुस्तकं आणि सगळी म्हणजे पूर्ण तर काय सोडवणारच नाही पण अर्धे निम्मेच सोडवायचं. आणि त्यानंतर मग बारावीच pass झाल्यावर मग नंतरला ते बाकीच्या गल्लीतल्या पोरांना तेन देऊन टाकायचं. हा, हा. आम्ही पण तेच करायचो. नंतर बारावी झाली की अकरावीवाल्या सगळे papers, पुस्तकं सगळं material ते अं म्हणजे बाक बाजूला एक राहतं ते पोरगं, त्याला देऊन टाकलं सगळं. हम्म तेच कि होय. मी पण ते बाकीची अह काही पुस्तकं होती मी reference म्हणून आनलेलो. ते पुस्तकं मग अह नंतर हवे तर कोणाकोणाला तर, कोणाकोणाला लागणार होत त्यांना देऊन टाकलं मग.

हम्म व्हय. Guide ते लागत होतं ना.

काय झालं नाय. अं तसाच काय Cover बीव्हर लावलं तर तसंच काय, तसंच ठेऊन-ठेऊन ठेऊन, मग नंतर देऊन टाकली कोणालातरी. हम्म होय ते जसं नवीन आणतोय त्यावेळी तेवढं जरा शौक असतं. म्हणजे असं पुस्तकं आणलंय नवीन जरा वाचायचं ते.

त्याच्यानंतर ते पण कसं नंतर ते अं तसं ते craze जातंय, ते वाचायच ते तसं राहूनच जातंय बघ. हम्म मग काय तर. आणि आमच्या वेळेस तर, आपल्या वेळेस दरवेळी अह syllabus आपल्यावेळेस change व्हायचा ना. होय, होय. आपलं change व्हायचा.